इथे आम्हाला बाउंड्री केलेली दिवाल दिसतं आहे.

येथे आम्हाला चाट चाट बनता दिसतं आहे.

इथं एक प्लेट मध्ये त्यांनी आलू चाट काढलेला आहे.

इथे आम्हाला काही विद्यार्थी आणि शिक्षक दिसत आहेत.

एक पाण्याची टंकी सारखी दिसत आहे.

इथं एक फोर व्हीलर पांढऱ्या रंगाची आणि एक ग्रे रंगाची आहे इथे काही सामान--

अकॅडमी बालाघाट शाखा असं लिहिलेलं दिसतं आहे.

इथे आम्हाला टेबल आणि खुडची दिसतं आहेत.

ह्या चित्रामध्ये आम्हाला इथं काही विद्यार्थी दिसत आहेत.

इथे आम्हाला खूप सारे पेढे लड्डू--

इथे आम्हाला खूप सारा पाणी दिसतं आहे.

या फोटो मध्ये आम्हाला इथं कृष्णा फोम अँड फर्निशिंग ची दुकानं दिसतं आहे.

कान आहे फोम चे गद्दे दिसत आहेत.

ती मंदिर अ शिवलिंगच्या आकाराची आहे.

इथे आम्हाला खूप मोठा हा ग्राउंड दिसत आहे हा एरोप्लेन पांढऱ्या रंगाचं दिसत आहे.